त्या रूट वरती अनेक प्रकारची आर्टिफिशियल प्लांट्स लावलेले दिसत आहेत आणि खूप सुंदर अशी ही जागा बनवलेली आहे बाजूला पाण्यासारख काहीतरी छोटस अस बांधलेल आहे.

यांनी स्पॉन्सर केलेली दिसत आहे अनेक प्रकारचे अ डेकोरेशनस इथे केलेले आहेत मोठे मोठे पोस्टरस येथे लावलेले आहेत आणि खूप छान अशा डेकोरे--

इथे एक ब्रिज आहे सुंदर असा तिथे एक माणूस फळ विकताना दिसत आहे.

इथे एक सुंदर अस शॉप दिसतय जिथे जेन्ट्सचे कपडे लावलेले आहेत टी-शर्टस आहेत.